व्यायाम करत आहे मुरली पण आहे मुलगी पण--

काहीतरी लिहलेलं आहे इथे अजुन फॅन आहे खिडकी आहे.

साड्या पण ठेवलेल आहे पोस्टर सारख ठेवलेल आहे बॅग आहे.

एक हाॅल सारख आहे तिथ खुप सारख्या खुर्च्या ठेवलेल्या आहे फॅन आहे एक --

रस्ता बनवत आहे गाड्या पण जात आहे ट्रक पण आहे माणस बी आहेत.

मोबाइल बगत आहे य एक माणुस.

हे सामान ठेवलेल दिसत आहे.

छोटी छोटी झाड पण दिसत आहे पाणी आहे.

मोठे झाडे पण आहे छोटे छोटे आहेत झाडे.

बिल्डिंग सारख दिसत आहे खु खुर्च्या ठेवलेल्या आहेत लाइट लावलेली आहे माणुस फिरत आहे.

दगडाची मुर्ती करुन ठेवलेली आहे.

मोठी नदी आहे नदीत रस्ता बनवलेला आहे लोखंडाचा.

छोटी छोटी झाडे आहे रस्ता पण दिसत आहे.

आहे नदी वाहत आहे.